समोर पाहण्या समुद्र दाखवलेला आहे समुद्रात एक जहाज दाखवलेले आहे जहाजामध्ये बो दहा बारा माणसे दाखवलेली आहेत.

खाली गार्डन मध्ये फिरायला आलेले लोक दाखवलेले आहेत गार्डन मध्ये खूप छान प्रकारची झाडी दाखवलेली आहे तसेच अ निसर्गरम्य वातावरण आहे.